लिबर ऑफीस इंप्रेस मधील कस्टम एनिमेशन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण इंप्रेस मध्ये कस्टम एनिमेशन या बद्दल शिकू
येथे आम्ही उबुंटू लिनक्स 1004 आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्शन 334
वापरत आहोत
प्रथम sample impressओडीपी प्रेज़ेंटेशन उघडा
स्लाईड्स पेन वरुन पोटेन्शिअल अल्टरनेटिव्हज थंबनेल वर क्लिक करा
ही स्लाइड आता मेन पेन वर प्रदर्शित आहे
आपले प्रेज़ेंटेशन अधिक आकर्षक बनविण्यासाठी कस्टम एनीमेशन चा वापर कसा कारवा हे शिकू
स्लाइड मध्ये डाव्या बाजूचा पहिला टेक्स्ट बॉक्स निवडा
यासाठी टेक्स्ट वर क्लिक करा आणि नंतर दिसत असलेल्या बॉर्डर वर क्लिक करा
इम्प्रेस विंडो च्या उजव्या बाजुवरून टास्क्स पेन मध्ये कस्टम एनिमेशन वर क्लिक करा
एड वर क्लिक करा
कस्टम एनिमेशन डायलॉग बॉक्स दिसेल
लक्ष द्या एंट्रन्स टॅब खुले आहे
एंट्रन्स टॅब स्क्रीन वरील वस्तुच्या दिसण्याच्या पद्धतीस नियंत्रित करते
आपण या सीरीस मध्ये इतर टॅब बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू
बेसिक खाली डायगोनल स्क्वेअर्स
निवडा
जेथे तुमचे एनी मेशन दिसत आहे त्या गतीस तुम्ही नियंत्रित ही करू शकता
स्पीड फील्ड मध्ये ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा स्लो निवडा आणि ओक वर क्लिक करा
इफेक्ट फील्ड तुम्हाला एनिमेशन्स पर्याय सेट करण्यास अनुमती देईल
इफेक्ट फील्ड च्या तळ भागावर असलेला बॉक्स प्रेज़ेंटेशन मध्ये जोडलेले एनीमेशन्स प्रदर्शित करते
लक्ष द्या एनीमेशन सूची मध्ये पहिले एनीमेशनजूडले आहे
स्क्रोल डाउन करा आणि प्ले
वर क्लिक करा
तुम्ही निवड्लेल्या सर्व एनीमेशन चे प्रीव्यू मेन पेन मध्ये प्ले होतील
एलटीएलटीपॉसेग्टगत आता स्लाइड मध्ये दुसरा टेक्स्ट बॉक्स निवडा
कस्टम एनिमेशन खाली एड वर क्लिक करा
कस्टम एनिमेशन डायलॉग बॉक्स मध्ये बेसिक Animationखाली वेज निवडा
स्पीड मीडियम मध्ये सेट करा
OKवर क्लिक करा
लक्ष द्या हे एनीमेशन बॉक्स मध्ये जूडले आहे
निरीक्षण करा सूची मधील एनीमेशन तुम्ही निर्माण केलेल्या क्रमा मध्ये आहे
दुसरे एनीमेशन निवडा
प्ले बटना वर क्लिक करा
तुम्ही प्रीव्यू साठी एका पेक्षा अधिक एनीमेशन निवडू शकता
या साठी एनीमेशन निवडताना Shift की दाबून ठेवा
प्ले वर क्लिक करा
तुम्ही निवडलेले सर्व एनीमेशन चे प्रीव्यू प्ले होतील
आता तिसरा टेक्स्ट बॉक्स निवडा
लेआउट्स मध्ये एड वर क्लिक करा
एंट्रन्स टॅब मध्ये बेसिक खाली डायमंड निवडा
स्पीड ला स्लो मध्ये सेट करा
वर क्लिक करा
प्रत्येक एनीमेशन काही डिफॉल्ट प्रॉपर्टीस सह येतात
तुम्ही एनीमेशन चा अनुक्रम चांगे ऑर्डर बटनाचा वापर करून बदलू शकता
प्रत्येक एनीमेशन साठी डिफॉल्ट प्रॉपर्टीस पाहु आणि त्यामध्ये बदल कसा करायचा हे शिकू
सूची मध्ये पहिल्या एनीमेशन वर डबल क्लिक करा
हा डायगोनल स्क्वेअर्स पर्याय आहे
इफेक्ट्स ऑप्शन्स डायलॉग बॉक्स दिसेल
डिफॉल्ट द्वारे इफेक्ट्स टॅब प्रदर्शित आहे
सेटिंग्ज खाली डायरेक्शन ड्रॉप डाउन वर क्लिक करा फ्रॉम राइट टीओ टॉप निवडा
हे उजव्या बाजुवरून एनीमेशन च्या इफेक्ट्स ची सुरवात आणि प्रगतीच्या रूपात सर्वात वर स्थानांतरित होते
डायलॉग बॉक्स बंद करण्यास ओक वर क्लिक करा
तुम्ही जोडलेल्या एनीमेशन चे निरक्षण करण्यासाठी प्ले बटनावर क्लिक करा
पुन्हा या एनीमेशन वर डबल क्लिक करा
इफेक्ट ऑप्शन्स डायलॉग बॉक्स दिसेल
टाइमिंग टॅब वर क्लिक करा
डिले फील्ड मध्ये डिले 10 एसईसी पर्यंत वाढवा
या मध्ये एनीमेशनच्या इफेक्ट ची सुरवात एक सेकंदा नंतर होते
ओक वर क्लिक करा
आता पहिले एनीमेशन निवडू
प्ले बटनावर क्लिक करा
तुम्ही एनीमेशन वरील बदललेल्या परिणामाचे निरक्षण करू शकता
सूची मध्ये दुसऱ्या एनीमेशन वर डबल क्लिक करा
हा आपण सेट केलेला वेजेस पर्याय आहे
इफेक्ट्स ऑप्शन्स डायलॉग बॉक्स दिसेल
टेक्स्ट एनिमेशन टॅब वर क्लिक करा
टेक्स्ट एनिमेशन टॅब टेक्स्ट एनीमेट करण्यासाठी विविध पर्याय देते
ग्रुप टेक्स्ट फील्ड मध्ये बाय 1एसटी लेव्हल पॅराग्राफ्स निवडा
ही निवड प्रत्येक बुलेट पॉइण्ट ला वेगवेगळे प्रदर्शित करते
जेव्हा तुम्हाला एक पॉइण्ट ची बारकाईने चर्चा करायची असेल तर पुढे वळण्यापूर्वी तुम्ही या पर्यायचा उपयोग करू शकता
ओक वर क्लिक करा
Playवर क्लिक करा
असाइनमेंट साठी ट्यूटोरियल थांबवा
विविध एनीमेशन तयार करा आणि प्रत्येक एनीमेशन साठी इफेक्ट पर्याय तपासा
आता आपल्या द्वारे तयार केलेले एनीमेशन इफेक्ट पाहण्यास शिकू
स्लाईड शो बटनावर क्लिक करा
नंतर एनीमेशन पाहण्यासाठी स्क्रीन वर कुठेही क्लिक करा
प्रेज़ेंटेशन च्या एकसुरीपणात खंड पडण्यासाठी आणि काही मुद्दाना स्पष्ट करण्यासाठी एनीमेशन ही एक चांगली पद्धत आहे
अन्यथा जे स्पष्ट करण्यासाठी कठीण असते
तरीही याचा जास्त वापर होता कामा नये ही काळजी घ्या
अधिक एनीमेशन चर्चेच्या विषया वरुन प्रेक्षकांचे ध्यान दूर करेल
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
या ट्यूटोरियल मध्ये आपण कस्टम एनिमेशन इफेक्ट पर्याया बदद्ल शिकलो
तुमच्या साठी असाइनमेंट आहे
तीन बुलेट पॉइण्ट्स सह टेक्स्ट बॉक्स तयार करा
टेक्स्ट एनीमेट करा म्हणजे टेक्स्ट ओळी दर ओळी दिसेल
या एनीमेशन ला प्ले करा
प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल
जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता
स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालवितेपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे
सहभागासाठी धन्यवाद